मुलं-मुली विद्यार्थी झेंडावंदन करत हाये.

किल्ल्यावर एक भगवा झेंडा दिसत हाये व बाजूला झाडे झुडपे हाये व एक टावर आहे.

एक पार्किंग दिसत आहे पार्किंग मध्ये लिंगेश्वर रिक्षा आहे.

उपलब्ध आहे व पईप उपलब्ध आहेत इथं.

एक दुकान आहे दुकानामधी सर्व प्रकाराच्या अगरबत्त्या आहे गुलाब आकाश वर्ण मोगरा सर्व प्रकाराचे --

व दुकान लावलेलं आहे दुकानाचा कलर निळा आहे पत्र्यांचा व एक माणूस ए.टी.एम. पशी उभा आहे व फुगे लावलेले आहे दुकाना--

झाडे झुडपे दिसत आहे नारळाचे झाड--

सर्व प्रकाराचे विकत घेत आहे व मार्केटच्या बाजूला गाड्या दिसत हाये व झाडे झुडपे दिसत हाये सर्व प्रकाराचे--